काय नाही जमवलं तू आम्हाला आता कोर्स खतम झाला होता ना म्हणून हो का म्हणून करून टाकला काही दबाव वबाव नव्हता का घरच्यांचा दबाव असतो लव मॅरेज मध्ये दबाव कसा नसतो. आजच्या खूप लवकर निवडली तशी लव मॅरेज माझ्या मते अरेंज मॅरेज करणार होता तू अरेंज काय रे आता कॉलेजला जमलं एकाच फिल्डचे करून टाकलं मग आता ते बी काही पिच्छा सोडत नव्हती माझ्या वाला ती म्हणत होती मी करेल तर तुझ्यासोबतच मी फाशी येईल असं आता मग काहीच करता येत नव्हतं मग करून घेतलं मी हो का हो ना यार चांगली पोरगी आहे एकाच सेम फिल्डचे आहे ना रे दोघांनी मग करून घ्या म्हणलं आता चांगला आहे तसं कधी आहे लग्न कधी आहे. लग्न आता पुढच्या महिन्यात जून मध्ये आहे बघ जून मध्ये आहे दहा तारखेला जून मध्ये आहे काय एंगेजमेंट झाली का हा इंगेजमेंट झाली आमची लग्नच बाकी आहे आता हो का कुठे गेली एंगेजमेंट engagement तिथेच केली आपल्या hall मध्ये केली इकडच्या हो का नेमकं कुठली आहे ती ते का संभाजीनगर हो का म्हणजे प्रॉपर संभाजीनगरचे का कुठे आपल्या जा नाही नाही आपल्या जालन्याची नाही आहे ती तिकडचीच आहे मग तुझं काय आहे तू करणार आहे की नाही लग्न नाही आपले अरेंज मॅरेज असेल अरेंज मॅरेज आहे का हो काय हुंडामुंडा आहे की नाही तुमच्या नाही नाही होंडा नाही. घेत आता आम्ही दोघं नोकरीला आहे ना आम्ही काय हुंडा घेणार आहे. हो बरोबर आहे. घरून बॅकअप चांगला असेल त्यांचा लाला आहे ते लाला लाला आहे का

तुझ्या वाला काय matter आहे मी पण ऐकलं होतं तू पण पोरगी बघायला गेलता

आमचं चार वर्षापासून रिलेशन मध्ये होता बाबा हो का तर त्याच्यामुळे

असं जमलं ते विशेष नाही लाला आहे म्हटलं तर लाला आहे ते लाला घरी कशी आहे घरी कन्व्हेन्स करावा लागल सगळ्यांना मग ते कन्व्हेन्स केल्यानंतर त्या गोष्टी जमल्या बरं घरच्यांनी ऐकलं काय करतो घरचे आता त्यांचे मम्मी पप्पा भाऊ करत होते वळवळ ती स्ट्रॉंग असल्यामुळे ते झाल नाही तर काय फिल्डर बिल्डर नेलते काय ईडून नाही नाही बाबा काय फिल्डर मी म्हणल पोरीला कि बाबा हे पाय मला आधीच भीती वाटते की ती म्हणे तू ये फक्त इथ मी आहे असं तस पहिले त तिच्या पप्पाला बोललो होतो बाहेर हॉटेल मध्ये तिचे पप्पाहणे अस कस ते नाराजच होते पण मग आ फॅमिली चांगली आहे का फॅमिली चांगले आहे बाबा मस्त आहे घरून चांगला आहे सगळं पण शेवटी इंटरकास्ट म्हटल्यावर मुलीचे पूर्ण नाव काय आहे तसं कोमल इंगळे आहे ना कोमल श्रीनाथ इंगळे चांगलीच चांगला लाला पहिला तू लाला लय श्रीमंत आहे लाला म्हणे लाला म्हणे काही काहीच नको घेऊ माझ्यासाठी सगळं मी घेणार आहे म्हटलं बरं आहे बा हा का पुढे चालून जॉब करणार आहे का असंच मग जॉब आता जॉब करावा लागेल जॉब काऊन नाही करणार एकुलती एक आहे वाटतं जॉब करायची म्हणून तर नाहीतर कशाला करणार होतो एकाच ऑफिसला एकच हॉस्पिटल हा एकच इथेच करणार आहे आम्ही नेम जमला का चांगला आहे तसं लय चांगलं आहे बाबा हो का मॅरेजचं तसं

हो का तुझे फॅमिली वाले चांगले म्हणजे ऐकलं बरं म्हणजे भाऊ काही म्हटलं नाही का काय म्हणणार आहे ते तसा करामती होता तो हा मग काही कपडे मपडे घेतले की नाही कपडे घेऊन आता जायचे कपडे घ्यायला जायचे का?

प्रॉपर जालन्यामध्ये कुठे बाहेर प्रॉपर जालन्यामध्ये ठेवला आहे मुंडा नाक्याच्या तिकडे आहे का नवीन मुंडा हो का चांगला आहे तरी खूप लवकर लग्न म्हणजे थोडा वेळ होतो तिच्या घरचे लय गडबड करत होते रे तिचं लग्न बाहेर कुठे करणार होते हो का काय बोलावलं नाही तू लग्नाला लग्न झालंय कुठे आता अजून पत्रिका पाठवेल ना दहा तारखेला आहे म्हणलो ना तुला एंगेजमेंट ला पण नाही बोलावलं तसं एंगेजमेंट लय गडबडीत झाली. पुढच्या महिन्यात आता हे करेल तेव्हा बोलवेल ना सगळ्यांना

कुठे इंगेजमेंट कुठे केली एकटे एकटे दोघांनी करून घेतली का डीजे डीजे ला नाचायला किंवा सगळ्यांना बोलून घेतो ना हो का बाटल्यांचा इंतजाम आहे. बाटल्या भेटल्या आणून दोन तीन बॉक्स आणणार आहे कोणते आणायचे आणि नंबर वन नाही तर आर्मीचे खंबे हा ते आणतो दोन-चार आणतो सगळ्या दोन-चार बॉक्सच घेऊन येतो फक्त सगळेजण या नाचायला हो सगळे येऊ लवकर या मग सगळ्यांना आताच सांगतो दहा तारखेला संडे आहे सुट्ट्या आहे सगळ्यांना म्हणूनच ती तारीख काढली आहे सगळेजण या

नक्की नक्की येऊ हा मग या सगळेजण नाचायला लागणार आहेत सगळेजण येऊ ना नक्की नाचायला येऊ

सासरा लाला आहे म्हणून ना सासरा म्हणते टेंशन नका घेऊ सगळं घेऊन देतो म्हणते तुम्हाला मी लोड नका घेऊ म्हणते तुम्ही तसं ते एक चांगलं झालं लाला आहे. लालाचा लाला कसा एकदम जबरदस्त माणूस आहे जरा रॉयल माणूस आहे रे इंटरकास्ट असल्यामुळे बी समजा पण इथं काही विचार नाही सुशिक्षित चांगली फॅमिली आहे त्यांच्या वाली घरून बॅकअप चांगला असेल ना काय करतात तुमचे तुझे सासरे तसं शॉप आहे म्हणे बाबा कशाची मोठी एकदम हो का आणि प्रॉपर्टी असन ना शेती बीती आहे म्हणे पंधरा-वीस एकर हा का भाऊ किती आहे तिला दोन भाऊ आहे ना एक लहान एक मोठा आहे नाही हेच मोठी आहे सगळं ते दोन्ही भाऊ लहान आहे तीन आहे का ते तिघ आहे ते हो का हम्म तिचा भाऊ पण औरंगाबादला होता वाटतं काय आयडिया बाबा असं नाही मला सांगत क्लास करते म्हणून काय आयडिया नाही मला हो का युपीएससी करतो वाटतं हाव यूपीएससीची तयारी करताय

मेसेज टाकतो आणि नंबर नाही त्याला मी कॉल करेन त्यासाठी बरोबर नक्कीच हा हा ठीक आहे बाकी काही नाही ना अजून मस्त मजेत आहे ना एक नंबर बकी ठीक आहे ठेऊ का मग हो. हॅलो शुभांगी. हॅलो राजेश्वरी. अह राजेश्वरी तुला सलमान खान चा तो मुव्ही आहे माहितेय का बघ म्हणजे त्या पिक्चर मध्ये सलमान खान च जे,

आणि ते पिक्चर खूप छान आहे बघ सलमान खान चे तसे तर सलमान खान चे प्रत्येक पिक्चर जे आहेत ते छान च आहेत आणि त्या पिक्चरमधली गाणी पण खूप भारी आहेत बघ आणि त्या पिक्चर म्हणजे सलमान खान, सलमान खान आणि भाग्यश्री म्हणजे सलमान खान च नाव आहे बघ त्या पिक्चर मध्ये प्रेम असं आणि जी भाग्यश्री ऍक्टर आहे म्हणजे अभिनेत्रा आहे तर तिचे नाव आहे सुमन. तर त्या पिक्चर मध्ये एक प्रेम कहाणी बद्दल दाखवलेलं आहे जस कि प्रत्येक पिक्चर ची काही ना काही तरी कहाणी असते बघ म्हणजे काही ना काही त्यांनी एक स्टोरी असती कि ते, अह प्रेक्षकांसमोर म्हणजे त्यांनी उभी करतात तर आणि प्रत्येक पिक्चर बॉलीवूड चा म्हणजे हे पिक्चर एक बॉलीवूड चा च आहे भारतीय पिक्चर आहे हिंदी तर ह्या हिंदी पिक्चरमध्ये म्हणजे सलमान खान ने खूप, छान प्रकारे काम केलेलं आहे आणि त्याच्यातले म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे हे आहेत ते प्रेमाच्या आणि फ्रेंडशिप च्या निगडित आहेत म्हणजे प्रत्येक पिक्चर ची वेगवेगळी कहाणी असते तर ह्या पिक्चर ची जी कहाणी आहे तर,

खूप मिडल क्लास फॅमिली तुन असते आणि प्रेम जो असतो म्हणजे सलमान खान असतो तर तो रिच फॅमिली तुन असतो तर त्याने आणि त्या दोघांची फ्रेंडशिप कशी होती. म्हणजे त्या पिक्चर मधलं एक गाणं आहे बघ ते तुला माहिती असेल कबुतर जा जा तर ते गाणं किती छान आहे ना म्हणजे त्या पिक्चर मधले प्रत्येक गाणी छान च आहेत सलमान चे आणि हे सुद्धा गाणं खूप छान आहे म्हणजे एकोणवीसशे, अह एकोणनव्वद साली ते गाणं जे फेमस होत तेवढंच ते गाणं आत्ता सुद्धा फेमस आहे बघ म्हणजे कि अह आधीच्या युगामध्ये कस फोन चा जास्त वापर होत नव्हता. त्या आधीच्या प्रमाणात जास्त असं लेटर्स खत असेच पाठवायचे. तर जे कबुतर चा त्याचा म्हणजे कबुतर जा जा ते गाणं आहे तर त्या मध्ये तेव्हापासून तर आता पर्यंत सुद्धा ते गाणं म्हणजे फेमस च असं आहे बघ म्हणजे हे नाही ते गाणं कि, हिट म्हणजे ते पिक्चर हिट आहे तर ते त्याच्यामधले गाणे सुद्धा प्रत्येक सलमान खान चे प्रत्येक कोणते ना कोणते हि, कोणताही पिक्चर असो असा फ्लॉप जात नाही बघ आणि प्रत्येक गाणे सुद्धा त्याचे छानच आहेत म्हणजे त्याच्याबद्दल बोलावंसं म्हंटल तर ते पण कमीच पडेल बघ. हो ग मला हि सलमान खान लय आवडते पण मी त्याची फर्स्ट मूवी म्हणजे तू म्हणालीस ना मैंने प्यार किया ते आहे पण त्याने एक दुसऱ्या मूवी अह म्हणजे दुसऱ्या मूवी मध्ये केला रेखासोबत आहे बघ ते रेखाची मूवी आहे बघ ग ते अह म्हणजे ती, अह कोणतं मला नाव आठवण गेलाय पण त्याच्यात फक्त साईड रोल म्हणून होत आणि खरी ओळख म्हणजे त्याला मैंने प्यार किया मधूनच झाली अह ते फर्स्ट मूवी आहे त्याच आणि त्याच्यात छानच ऍक्टिंग केलं आहे त्याने. पण मला ते सलमान खान फेव्हरेट आहे म्हणून ते बघाल म्हणजे मी कधी एक दोनदा बघलं असेल ते मूवी मला म्हणजे आवडते पण सलमान, म्हणजे दुसरी मूव्हीस आहेत ना त्याच्यापेक्षा हे कमीच आवडत म्हणजे दुसरे मूवी आवडतात त्याचे जस कि ती म्हणजे हम साथ साथ है हम आपके है कौन? आणि तुम्हाला तसे मूवी छान आहे अव्हरज आहे पण मला तेवढं काही म्हणजे लव्हस्टोरी बी छान आहे तर दोनदा बघाल फक्त सलमान आहे म्हणूनच बघालो मी कधीच म्हणजे बघालो नव्हतो तो तेवढं मला वाटलं नव्हतं हि सलमान ची फर्स्ट मूवी आहे म्हणून. जेव्हा म्हणजे आता आपण फेव्हरेट बद्दल सर्च असं करता ना ते फर्स्ट मूवी कोणती आहे कोणतं केलंय फेव्हरेट कलर आहे न ते मग मी बघलं मग एक दोनदा बघालो मला, थोडं फार आवडलं हे मूवी तेवढं काही आवडलं नाही आणि त्याच्यातले सॉंग्स मला आवडतात लय ते मेरे रंग में रंगने वाली ते एक सोंग मला लय आवडते. आणि त्याच्यात मला सलमान खानची ऍक्टिंग आवडते पण ते भाग्यश्री ची ऍक्टिंग मला तेवढं काही आवडलं नाही म्हणजे वेगळीच करते तिने आणि त्या सॉंग्स मध्ये बघ ते, आहे ना एक सोंग ते उटी ला जातात वाटत ते कोणतं तरी शूटिंग होत ना तिकडचं. ते तिथं किती म्हणजे थोडं ओव्हर करतो असं मला वाटत त्या सॉंग्स मध्ये तिने मला आवडेना तीन फक्त मी सलमान मुले म्हणजे मला बघायचं होत कि सलमान म्हणते ना हमेशा कोणत्या पण शोस मध्ये कि मी, मी आता जिथं ज्या पोसिशन वर आहो म्हणजे हाओ म्हणजे ते फक्त मैने प्यार किया त्या मूवी म्हणजे त्या मूवी म्हणजे त्या मूवी म्हणजे,

तुम्हाला तस ते नाईंटीन नाईनटी च हे वाटत मूवी आणि मी काय तेवढं काही तेवढं काय म्हणजे मला आवडली नाही ती मूवी थोडंफार आवडते. एकतर सलमान आहे म्हणूनच मला आवडते आणि मी एक हि पिक्चर त्याचा सोड ना म्हणजे सगळेच बघतो पण ते सोडून ना बाकीचे मुवीस मला लय आवडतात त्याचे सगळेच आवडतात. सगळेच आवडतात पण ते थोडं आवडतात त्याच्यामधले गाणे स्टोरी बारी आहे म्हणजे गाणे जास्त आवडतात मूवी तेवढी काय आवडणं. खूप छान आहेत बघ त्याचे प्रत्येक गाणी सुद्धा मला सुद्धा सलमान खान आवडते आणि मला पण त्याचा म्हणजे प्रत्येक गाणी आणि प्रत्येक त्याची पिक्चर्स खूप आवडतात म्हणजे जस कि, त्याचे त्याचा एक शो पण होता बघ बिग बॉस चा ते सुद्धा खूप छान होता कारण कि सलमान खान हि प्रत्येक रोल म्हणजे त्याला कोणतंही जरी रोल दिल म्हणजे त्याला कोणतंही जरी डेजिग्नेशन दिल, तर तो ते म्हणजे छान पद्धतीने पाळू शकतो कारण कि त्याच जे आहे म्हणजे आत्ता पर्यंत त्याच जे जास्तीत जास्त फॅन्स चा, कोणता चाहता असेल तर फक्त आणि फक्त सलमान खानच च नाव येईल मला तर असं वाटत बघ मे बी आणि त्या पिक्चर मधलं सांगावस म्हणलं तर प्रेम कहाणी बद्दल आहे आणि प्रेम कहाणी हि,

जस नवरा बायको मध्ये अडजस्टमेन्ट असते तशा टाईप मध्ये प्रेम कहाणी मध्ये तस असते तर ते आधी च्या पिक्चर मध्ये कस सुमन आणि प्रेम च म्हणजे प्रेम म्हणजे सलमान आणि सुमन म्हणजे ती भाग्यश्री ऍक्टर ऍक्टर म्हणजे अभिनेत्री तर त्या दोघांनी किती छान म्हणजे हे केलेलं आहे त्या पिक्चर मध्ये खूप छान म्हणजे ड्रेससिंग सुद्धा त्यांची खूप छान आहे बघ त्या पिक्चर मधली. आणि त्या पिक्चर मध्ये म्हणजे त्यांनी आधी फ्रेंडशिप रहाते त्यांची आणि मग नंतर हुन त्यांचे जे प्रेम आहे म्हणजे त्यांचं जे रिलेशनशिप आहे.

बाकीच्या त्याच्या वडिलांना नातं कबूल नसत का तर कारण कि ती एक मिडल क्लास फॅमिली तुन असती आणि गरीब घरची असते म्हणून खरं तर असे कोणाला नाही पाहिजे पण, प्रत्येक पिक्चर मध्ये काही ना काही कहाणी असते तसेच पिक्चरमध्ये सुद्धा हि कहाणी आहे बघ प्रेमाबद्दल ची, आणि त्या प्रेमा बद्दलच्या कहाणी बद्दल बोलावंसं म्हणलं तर, म्हणजे चांगलंच तेवढं आहे आणि वाईट हि तेवढंच आहे म्हणजे प्रत्येकांच्या आई वडिलांचे स्वप्न असतात कि मुलाचं कायतरी करिअर असावं तेव्हा जाऊन त्याने हे करावं आणि करिअर जरी सेट अप झालं तर, अह त्यांचं हे असंते कि आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपल्याच मनाने चालावं पण तस नसतो तर आता प्रेम म्हंटल्यावर घराच्या ना तर हे करावाच लागते एकतर घरच्यांना अड्जस्ट करावं लागेल, नाहीतर एकतर प्रेमाला कॉम्प्रमाईस करावं लागेल दोन्ही पैकी एक गोष्ट तर असतेच आणि प्रेम कहाणी ची अशी प्रत्येक अशी मी एक हि गोष्ट असं हे नाही म्हणू शकत कि, अह वाईट आहे म्हणून प्रेम करणं हे चांगलीच गोष्ट आहे आणि वाईट हि तेवढीच आहे कारण कि घराच्या विरुद्ध जाऊन जर हे करत असेल आपण तर रॉंगच आहे आणि त्या पिक्चरमध्ये ते दाखवलेलं आहे बघ. तर तुला काय वाटत अजून त्या मूवी हा मला त्याच्यात ना एक गोष्ट आवडली म्हणजे दोघे एकमेकांवर गिव्ह अप करणात लय मस्त म्हणजे, त्यांना बघ तिच्यासाठी तेवढं घर दार सोडून,

दुसरीकडे जाते आणि त्याच्यासाठी काम करते.

कि म्हणजे तुझे म्हणजे त्या हिरोईन जे भाग्यश्री आहे ना सुमन त्या इंसल्ट करतात ना तिची पप्पाला ते सलमान खान चे डॅड्डी त्या मूवी मध्ये.

आणि त्याच्यात ते लय आवडल मला म्हणजे खरं प्रेम करणार कस पण अह काही करू शकते म्हणजे अह त्याच्या पार्टनर साठी हा ना मला ते एक आवडलं आणि पहिले ते मुव्हीज कसे होते माहिते का, एक सिम्पल स्वीट लव्हस्टोरी होती आणि आत्त्ताच्या बेकार मूवी पेक्षा पहिले चे नाईंटीज चे जे सलमान खान चे कोणतीही दुसऱ्या हिरोचे लव्हस्टोरी ते सगळे आवडतात मला मोस्टली सलमान खान च म्हणजे फेव्हरेट आहे ना मी त्याची च बघतो लय तर दुसरे पण आधीचे जे होत ना ते कस अह नाईंटीज ची लव्हस्टोरी म्हणजे नाईंटीज मध्ये कस, राहत होत लव्हस्टोरी ते लव्ह लेटर ते किती छान ना लव्ह म्हणजे ज्याला आता आपण कोणाला मिस केलं नाईंटीज मध्ये जर कस, लव्ह लेटर लिहून दाखवत आणि त्या सेंड करत होत्या ना पोस्ट न आणि आत्ता कस आत्ताच्या बेकार मूवी पेक्षा ते तर मला नाईंटीजच स्टोरी आवडतात मला लय. आणि त्या मूवी मध्ये बघ त्याने त्याने तिच्यासाठी किती काम करते आणि ते सॉंग्स पण त्याचे ते म्हणजे किती त्याला म्हणजे ते गुंडे न बिंडे मार खाते तरी पण त्याने, ते एक सीन आहे बघ त्याच्यामध्ये त्याला अडवतात गुंडे कधीतरी रहाते ते गुंड आणि त्याचे पैसे पूर्ण फाडून टाकते कायतरी फाडून टाकते आन त्याचे पैसे पूर्ण ओले होऊन जातात पाण्यात फायटिंग असते बघ. तरी पण बिचारा तेवढं मेहनत करून पैसे कमवत रहाते आणि जाते तर त्याला मारतात आणि त्याचे पैसे पूर्ण ओले म्हणजे फेकून टाकतात इकडं तिकडं तरी पण त्यांना ते पैसे घेऊन मार खाऊन,

म्हणून च मला नाईंटीज च्या लव्हस्टोरी आवडतात, आजच्या आज आजकालच्या बेकार लव्हस्टोरी पेक्षा ते नाईंटीज चे लव्हस्टोरी ते लव्ह लेटर लिहीन आन त्या कबुतर ने इन्फॉर्मशन सेंड करणं ते लय मस्त आहे. मला लय आवडतात अशा लव्ह स्टोरी मी सलमान खान त्यांना आवडते म्हणूनच मोस्टली सगळे मुव्हीज त्याचे तेच बघते आन त्याने कोणत्याही मूवी मध्ये प्रेम प्रेम नावाचं जे जे मूवी आहेत ना ते हिट गेलेत बरं म्हणजे सगळेच जातात. ते पण हिट गेलेत, तुला कोणते आवडते? हो अगदी बरोबर आहे बघ त्याचे प्रत्येक पिक्चर आहेत ते हिट च गेलेले आहेत. आणि त्याचे एकोणीसशे म्हणजे इसवीसन एकोणीसशे सलातले म्हणजे त्याचे जे पिक्चर्स आहेत म्हणजे ते सुद्धा म्हणजे अह छान आहेत आणि लव्हस्टोरी आधीच्या लव्हस्टोरी मध्ये आणि आत्ताच्या लव्ह स्टोरी मध्ये खूप डिफरेंट आहे बघ कारण का आधीचे म्हणजे पिक्चर मध्ये पण जे कहाणी असायच्या म्हणजे प्रेम प्रकरण असायचे तर ते खूप छान होते पण आजकाल च्या हल्लीच्या काळामध्ये प्रेम हे एक,

म्हणजे एक मुलगी साक्षी आणि तिचा जे प्रेम हे होत म्हणजे तिचा जो बॉयफ्रेंड होता तो साहिल नावाचा तर त्याने कस करून टाकलं तिच्यासोबत म्हणजे, ती त्याला फक्त इग्नोर करायची तर त्याने कस म्हणजे कारनामे केले आणि त्या गोष्टीमुळे म्हणजे प्रेमाचा एक प्रकारचा हे झालेला आहे प्रेम हे गोष्ट चांगली आहे वाईट नाही पण जे, आज कालच्या ह्यांच्यामध्ये जे प्रेम आहे ते एक प्रकारे रॉंग म्हणू शकतो आपण कारण कि त्या पिक्चर मध्ये तर प्रेमाबद्दल खूप छान दाखवलेलं आहे बघ. म्हणजे कि जस कि सुमन असते आणि प्रेम असते तर प्रेम जो असतो तो सुमन वर खूप म्हणजे प्रेम करत असतो आणि त्यांनी आधी जे त्यांचं नातं असते. तर फक्त आणि फक्त त्यांचं फ्रेंडशिपचंच नातं असतंय आणि नंतर जे असतो ना तर म्हणजे ती एक्सेप्ट करत नाही त्याचं प्रेम. कारण का, आणि ती काही दिवस घेते. मग काही दिवसाच्या नंतर ती एक्सेप्ट करते आणि जेव्हा मग ती एक्सेप्ट करते त्यावेळेस तिच्या म्हणजे त्याच्या वडिलांना एक्सेप्ट नसते कारण गीताच्या वडिलांना फक्त आणि फक्त, अह गरीब स्थिती, एक मिडल क्लास फॅमिलीतून असते म्हणून एक्सेप्ट नसते. आणि मला तर असं वाटतं की असं तर खरं तर विरोध नसायला पाहिजे कारण की, आपले मुलं-मुली असतात म्हणजे घरच्यांनीपण कोणत्या ना गोष्टी म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टी हे करायला पाहिजे. आणि त्या पिक्चरमधे ते गाणं आहे कबुतर जा जा ते पण खूप छान आहे आणि दुसरे पण बरेच गाणी आहेत बघ. जसं की तू पण एक सॉंग सांगितलं आता ते पण खूप छान आहे बघ त्या पिक्चरमधलं. आणि त्यांची जी अह स्टाईल आहे म्हणजे सलमान खानची जी स्टाईल आहे त्यामध्ये म्हणजे तो किती सिम्पल होता ना त्या पिक्चरमधे. म्हणजे आधीच्याच म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद सालीचा जो त्याचा मूवी आहे ना, तर त्याचे एकोणीसशे सालीचे खूप छान म्हणजे त्याचे नाईंटीन सालीचे खूप म्हणजे एट इयर्सचे खूप छान पिक्चर्स आहेत बघ. बरेच असे पिक्चर्स आहेत. तर अजून तुला कोणते पिक्चर्स आवडतात त्याचे? मला ना त्याचे कोणते कोणते आवडतात, म्हणजे मैंने प्यार किया थोडंफार आवडतो पण हम साथ साथ, हम आपके हैं कौन, बजरंगी भाईजान, म्हणजे जेवढे म्हणजे मोस्टली हम साथ साथ, हम आपके हैं कौन आणि बजरंगी भाईजान हे तीन मुव्हीज एवढे आवडतात ना मला आणि ते हम साथ साथ तर बाबा लय फेव्हरेट आहे म्हणजे एवढा, बघलो मी ते आणि ते हमेशा मॅ सोनी मॅक्स वर लागतंय बघ.

शनिवारी नसतं रविवारी आणि हम आपके हैं कौन आणि त्याच्यातले सॉंग्स पण लय आवडतात मला. आणि तू ते मैंने प्यार किया आहे ना तवापासूनच सलमान फेमस झालाय बरं. आणि त्यांना हमेशा क्रेडिट देते मैंने प्यार किया मुळं मी आहे आता ज्या पोझिशनवर आहे आणि हमेशा मैंने प्यार किया, मैंने प्यार किया च करत राहतंय. आता जसं मला हाय की नाही त्यांना आहे म्हणूनच, मी बघते बरं सगळे मुव्हीज कारण तेवढा फेव्हरेट आहे म्हणजे लहापणापासून असतानाच फेव्हरेट आहे. आणि त्या मैंने प्यार किया मधी बघ नाईंटीज चं कसं नाईंटीजचे लोकं कसं प्रेम करत होते. आणि तिथे सगळं दाखवलंय त्याच्यात. किती सिम्पल, क्युट लव्ह स्टोऱ्या राहत होते. आताच्या बेकार लव्ह स्टोऱ्यापेक्षा तर लय भारी आहे. आणि आता कसं सगळं टाईमपास,

जे मूव्ही काढलेत तसं नाही म्हणजे मूव्ही मधे दाखवलंय तसं नाही पण रिअल मधे जे नाईंटीजचे होते ना आधीचे लोकं ते पण लय जणांच्या लव्ह स्टोऱ्या सक्सेसफुल झाल्यात बरं. ते गिव्ह अप न करणं एकमेकांवर, सपोर्टिव्ह राहतात आणि एवढं छान म्हणजे एक अलगच लव्ह स्टोऱ्या राहतात बघ नाईंटीजच्या. एकदम कनेक्ट करतात. आता, आणि दुसरं आणि हम साथ साथ मधे पण त्यांना बघ ते किती क्युट राहतात ते दोघं ते प्रीती आणि सलमान खान. त्याचं म्हणजे एकदम केमिस्ट्री लय भारी राहते. मला ना एवढं आवडते आणि ते त्याच्यातले सॉंग्स तर लय आवडतात.

त्याला काही म्हणलं की मला लय राग येते ग. मी हमेशा कोणीही जर विचारलं ना, आता कोणीही म्हणजे आपण ग्रुप डिस्कशन काय असलं सल कोणतं फेव्हरेट हिरो आहे हे ते विचारतात ना आपण फ्रेंड्स ना. तर लगेच सलमान खान आणि कोणी जर विचारलं एवढं सांगतो त्याच्याबद्दल त्यांना असं आहे तसं आहे त्याचं फेव्हरेट कलर त्याची हि मूव्हीचं, त्याचं नॉन-स्टॉप त्याच्याबद्दलच बोलत राहतं म्हणजे. आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सचं म्हणजे जे जे माझ्या फ्रेंड्स आहेत ना सगळ्यांना सलमान खानच आवडतो. त्यांना आणि त्या मैंने प्यार किया मधे किती सिम्पल राहते तरी पण छान दिसते. त्यानं कोणतं पण मूव्ही करू दे आणि त्यानं बघ, तसे अं ते सिम्पल लव्ह स्टोरी जे असतात ना तेच मुव्हीज करते म्हणजे तसे आजकालचे जे मुव्हीज व्हल्गर मुव्हीज,

मला पण त्याचे मुव्हीज प्रत्येक जे आहेत ते आवडतातच बघ. जसं की त्याचा ह्या पिक्चर मधे जो रोल आहे बघ म्हणजे प्रेम म्हणून तर ते किती छान आहे ना. म्हणजे त्याने मुलगा म्हणून पण खूप छान रोल करतो त्या मधे. आणि अं त्याच्या आईबद्दलचं त्याचं जे प्रेम असते प्रेम म्हणजे त्यांचं प्रेमाळू असते त्याची आई जी असते त्या मैंने प्यार किया पिक्चर मधे तर ती खूप छान असते. आणि खूप सपोर्टींग असते कारण की ती त्याला, खूप सपोर्ट करत असते. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधे ती त्याच्या सोबतच असते. कारण ती म्हणते की आपला तर एकुलता एक मुलगाच आहे आणि जे आहे ते सर्व त्याचंच आहे आणि त्याने,

कारण की त्याची जी आई असते प्रेमची ती खूप छान असते बघ कारण की,

म्हणजे आपल्या लेकराच्या किंवा आपल्या मुलाच्या काळजीनुसारच तो पण म्हणजे त्यांनी पण ते पाऊल उचलतात ना. तसं पण असते पण त्या पिक्चरमधे एक कहाणी म्हणून दाखवलेलं आहे ना म्हणजे काल्पनिक कहाणी आहे ती.

पिक्चरने जी कमाई केलेली आहे तर ती बॉक्स ऑफिस वर म्हणजे खूप जास्त अशी कमाई केलेली आहे. कारण की सलमान खानचे पिक्चरचं जे पण येतात म्हणजे जेवढे पिक्चर्स येतात त्याचे,

फ्लॉपच गेला तर कमी कमी कमाई झाली असं नसते तर त्याचे प्रत्येक पिक्चर जे आहेत ते कमाईच करून जातात. तसाच हासुद्धा एक पिक्चर आहे तो, एकोणीसशे एकोणनव्वद मधला वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मधे रिलीज झालेला आहे तर तो तेव्हापासून ते आतापर्यंतसुद्धा लोकांचा तेवढाच फेव्हरेट,

त्यामधलं ते जे गाणं सांगितलं मी तुला कबुतर जा जा वालं तर तेसुद्धा सॉंग आहे तो, आता पण लोकांचं खूपसारं फेव्हरेटच आहे. जसं की आधीच्या काळामधे मोबाईल्स वगैरे नव्हते तर पत्रानुसारच एकमेकांना संदेश पाठवणं, एकमेकांचं,

तर तुला काय वाटतं अजून त्याच्याबद्दल? हां तू म्हणलं तसं त्याचा एकबी पिक्चर म्हणजे फ्लॉप गेले नाहीत. जर फ्लॉप जर गेलं तरीपण ते हंड्रेड करोडपर्यंत म्हणजे कमाई करते बरं त्याची प्रत्येक मूव्ही. आणि ते,

अह ऑडियन्स म्हणालो, फॅन्स आणि ते सलमान खानचं कनेक्शन अलगच आहे बरं. लय भारी. आणि तू एकदा बघलीस काय त्यानं लई म्हणजे, इमोशनल पण हाय म्हणजे त्याने हेल्प त्याचं हेलपिंग नेचर पण आहे बरं. सगळ्यांना हेल्प करते. त्याच्या half कमाई म्हणजे ये बीइंग ह्युमन आहे बघ त्याचं अह ते हेल्प करते त्याच्या थ्रू त्यांना.

प्रत्येक पोरीला नाईंटीज मधे जेवढे जेवढे आहेत ते एवढं फॅन फॉलोविंग वाढली म्हणा त्या मैंने प्यार किया मधून. सलमान खानची. तवापासून आतापर्यंत जे फॅन्स आहेत आत आतापण सपोर्ट करते. त्यांना म्हणजे फ्लॉप जाओ हिट जाओ त्याची मूव्हीपण त्यांना सगळ्यांनाच आवडते बरं. आणि दुसऱ्यासारखं फेक नाही ग त्यानं फेमस नसेल तेवढं काय रिच म्हणजे रिच तर आहे म्हणा. पण ते कसं रुडली बिहेव करणं, दुसरी कसं ऍक्टर राहतात ते शाहरुख खान मला बिलकुल आवडत नाही. त्यानं लय रुडली बिहेव करते सगळ्यासोबत. म्हणजे जे जे फॅन्स राहतात ते काही. आणि आपला सलमान तसा नाही. मस्त म्हणजे सगळ्यांना इक्वली ट्रीट करते आणि त्याला लहान लेकरं लय आवडतात बरं. लहान लेकराला लय मस्त, लाड करते त्यांना. मला लय आवडते त्यांना. त्याचं बिहेविअर त्यानं सगळंच म्हणजे त्याचं त्यानं कसाही असो म्हणजे आतापण त्यानं ओल्ड झालाय तरीपण त्यानं यंग दिसतंय बघ. किती छान दिसते. आणि एकदम मस्तमौला म्हणतात बघ तसं राहते एकदम बिनधास्त. आणि त्याचे दस का दम सगळे प्रोग्राम म्हणजे सगळं म्हणजे ज्या ज्या ह्याच्यामधी सलमान खान आहे ते सगळे शो बघतो. आणि एक डान्स सुपर डान्सर मधे त्याने आलता.